हम्म. जे nodes राहते radio cell मध्ये ते एकमेकांशी communicate करू शकते. ap ap through

ठीक आहे. cell मध्ये जे ap राहते त्याच्या through म्हणजे nodes राहते ते आह. ते communicate करू शकते एकमेकांशी हो बरोबर खूप जास्त फायदे याचे तर.

कुणी कुठेपण कधीपण use करू शकता. हां बरोबर आहे करू शकते तू हो. मला झोप येत आहे आता . ठीक आहे ठीक आहे झोप आपण नंतर अजून अभ्यास करू. हो. आता बघते एक topic चा झाला आता. सांगितला मला पण कळ ला तर मी पण माझे paper मध्ये top मारेल तुझी सगळे information मुळे. आह. . ते जरा तू एकदा बघून घे नंतर तुला कळेल चांगल्यानी मी पण माझ्या ह्यानी अभ्यास करते revise करते मग मला पण कळून जाईन सगळं . ठीक आहे मग झोप तू पण थोडा आराम कर. थकली असेल बोलून बोलून. हम्म ठीक आहे ठीक आहे चालेल मग bye bye. हां ठीक आहे.

हम्म नमस्कार.

अच्छा. अच्छा. अच्छा. तुझ्याकडे कुणी कामाला Okay Okay तुझ्याकडे कुणी कामाला आहे का म्हणजे, जसं आपली घरातली कामं करण्यासाठी कुणी आहे?

आणि मग मी तिला झाडू पोछा आणि, भांडे घासायचं काम दिलेलं. आणि, मग ती करते झाडू पोछा, भांडी घासायचं काम असं सगळं करते मग ती. आवाज येतोय ना माझं? Hello Hello येतो, येतो, आवाज येतोय. हो, हो, हो बोला बोला.

तर, ती जी भांडे घासायला बाई आहे, ती तर ती स्वतः येते. झाडू पोछा वाली बाई आता मला म्हणते कि तीन दिवस मी येईल आणि तीन दिवस मुलगी येईल. आता मुलगी पण अशी काही खूप मोठी नाहीये. दहा अकरा वर्षाची मुलगी आहे आपल्या सोनू बरोबर.

म्हणजे, actually काय आहे माहित आहे का? इथे बायकांची अशीच पद्धत आहे, कि त्या काय करतात दहा पंधरा कामं पकडतात.

कमरेच्या वरती जायला लागल्या, की त्यांनी त्यांना आपल्यासोबत धुन्याला, भांड्याला मागून घेऊन यायचंआणि मग त्यांना ते आपलं काम करायला लावायचं, आणि मुलगा असेल त कुठेही कामाला पानीपुरी, पानीपुरीच्या त्या ठेल्यावरती कामाला लावतात, किंवा मग कुठल्या hotel मध्ये ते अं ते अं चहा पोचवायच काम करायला लावतात, आता, म्हंजी यांचं, आपण म्हणतो न जसं, कि यांचं थोडसं जरी मुलं मोठी झाली की त्यांना कामाला लावायचं. दहा-अकरा वर्षाची मुलं झाली की त्यांना कामाला लावतात. त्यांना नाही ना. पण असं कसं चालेल? बालकामगार प्रतिबंधित कायदा आहे. चौदा वर्षाच्या खालील मुलांना आपण

हा मग मी त्यांना तेच सांगितलं. म्हणजे तिने जरी पाठवलं तुम्हाला कामाला, त्या मुलांना तिला काही नाही होणार तुमच्याकडे पाठवलं,

अच्छा म्हणजे याच्यासाठी शिक्षा आहे? बालमजुरी साठी कायदा आहे आणि त्या कायद्याने

अच्छा अच्छा अच्छा.

आणि जे काम ज्या कामामुळे आरोग्याला काही हानी होऊ शकते किंवा ज्याच्यामध्ये जास्त जोखीम असेल अशी काम आपण आठरा वर्षाच्या खालील मुलांना देऊ शकत नाही. ते काम पण आपण आठरा वर्षाच्यावरील मुलांनाच आपल्याला द्यावे लागतील. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे paper मध्ये आता जे येत होत फटाक्यांच्या factory मध्ये बाल अं बालमजूर होते आणि मग ते सगळं. ते सगळं बरेच दिवस येत होता ना मध्ये मध्ये ते काही शिवकाशीला बॉम्बस्फोट वगैरे झाला आणि ते सगळे बालमजूर चौदाच्या खाली होते असं नाही, पण ते आठराच्या खाली होते. आठराच्या खाली होते. फटाक्यांची factory तसं पाहायला गेलं तर आपण जोखीम जोखमीची जागा आहे. मग तिथे आपण त्यांना कामाला नाही लावू शकत. आठराच्या अं खाली आहे तरी पण ते बाल मजूर म्हणूनच आपल्याला त्यांना गृहीत धरावा लागेल आणि त्याच्यासाठी पण मग शिक्षा दिलेली आहे कायद्यामध्ये. अच्छा. अच्छा. अच्छा. म्हणजे आता म्हणजे आता थोडक्यात तिला मी सांगितलं तिला म्हटलं तिला की आमच्या इथे तर काही चालणार नाही, अं आम्हाला म्हणजे मान्यच नाही की कुठल्याच कुठलाच प्रकारचे कायद्याचे विरुद्ध काम आम्ही करत नाही. तुझी तुझी मुलगी किती वर्षाची? तर ती म्हणे बारा वर्षाची. म्हटलं नाही. म्हटलं मी तर दुसऱ्यांना सुद्धा अडवते. शेजारी एक मुलगी आहे दहा अकरा वर्षाची. मी त्यांना जाऊन सांगून दिलं की जर तुम्ही तुम्ही ही मुलगी कामाला ठेवली मग मी police station ला phone करेन असं आणि तसं. मग मी त्यांना ते जे काही असतात, त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. मग त्यांनी त्यांनी सांगून दिलं त्या मुलीच्या आईला की आमचे शेजारी पाजारी नाही म्हणतात. एवढ्या छोट्या मुलीला मुलांकडून काम करून घ्यायला. मग त्यांनी ते बंद केलं मग मी ते हिला सांगितलं. मग हिने हिला सांगितलं की तू कुठे कुठे काम करतेस? तिथे तिथे जाऊन मी सांगेन. तुझी मुलगी आहे तुझी मुलगी minor आहे ही मुलगी. जरी दिसायला उंच दिसत असली तरी हा ते वय बसत नाही तिचं. हा वय तिचं बसत नाही, कशाला तू काम करायला लावते? आता तसचं ममता जी दुसरी भांडे घासणारी बाई आहे, तिच्या मुलाचं पण तसचं होत. तर तो अं अठरा वर्षाच्या खाली होता. मग ती तिला असं वाटायचं कि कुठे driver म्हणून नोकरीला लावावा. ठीकेय? तर मी तिला म्हटल नाई म्हटल. तुम्हाला एकतर अं गाडी चालवण्याचा परवानाचं मिळणार नाही. कसा मिळेल? तू सांग.

अठरा वर्षाच्या खालील कुणाला देतच नाहीत ते. अठराच्यापेक्षा जास्त वय असेल तरच आपलं government देत त्यांना तिला सांगितलं सगळ. मग तिला ते पटलं. तिला ते पटलं तर ते तिच्या मुलाला पण बोलावून सांगितलं. म्हंटल चूक. तेव्हा तर पंधराच वर्षाचा होता, तेव्हा त्याला गाडीवर जायचं होत. Cleaner म्हणून ते जातात ना cleaner म्हणून. ते जातात ना cleaner घेऊन जातात ना ही लोकं. हो हो हो हो. truck वाले मदतनीस म्हणून. मदतनीस म्हणून हे घेऊन जातात तर त्याला तिकडे जायचं होतं. म्हटलं नाही म्हटलं तू जाऊ नको कारण समजा जर तुला काही झालं, धोका इजा इजा काही झाली, तुझा काही तुला तो insurance मिळणार नाहीये म्हणजे तो काही तू अं legal असं काही राहणार नाही तू cleaner म्हणून

अठरा वर्षाचा होईल तेव्हा मग कायद्याने जाता येईल ना त्याला. बरं मला मग असं विचारायचं होतं, आता तू मला एवढं मग सांगितलं, तर याच्यामध्ये मग आता असं आहे का समजा असं आहे का कु कुठे पाहिले पण कुठे बालमजुरी होते, की कुठे बालमजूर आहे आता इथे आहे. Child labor दिसतात आपल्याला. कुठे दिसतात तर आपण काय करू शकतो? आपण आपल्या अं जागरूक नागरिक म्हणून काय करू शकतो?

जे काही गुन्हे असतील. मग ते कोणत्याही प्रकारचे गुन्हे असू देत, तरी जर आपण त्याच्यावरती phone केला, तर आपण त्यांना सांगू शकतो. आता बऱ्याच cases मध्ये कसं होतं की त्या मुलांची इच्छा बिलकुल नसते. त्यांना शाळेत जायचं असतं. त्यांना शिकायचं असतं. पण मग घरातले जे कोणी आहेत, कधीकधी आई वडील नसतात आई वडील नसले तर जे कोणी सांभाळणारे आहेत, मग ते त्यांना अशी काम करायला लावतात. तर ते नाही म्हटले तर त्यांना मारहाण केली जाते. किंवा त्यांना अजून वेगळा काहीतरी त्रास दिला जातो.

मग याच्यासाठी असं पर्याय म्हणून मग ते निवडतात की ठीक आहे, जाऊ आपण कामाला. तर त्यांची इच्छा नसताना ते काम करतात. म्हणजे आणि त्यांना कोणाला सांगता ही येत नाही. मग आपण जरासा child helpline ला Phone करून सांगितलं की इथे असा असा प्रकार आहे, तर मग ते येऊन म्हणजे काही action घ्यायची आहे, ती action मग घेतात ते त्यांच्याविरुद्ध. आणि बालमजूर होण्याचे अजून एक कारण म्हणजे कसं होतं माहिती आहे का एखाद्या मोठ्या माणसाला जर आपण कामाला ठेवलं तर आपल्याला त्याला त्याचं पूर्ण पगार त्याचे पूर्ण जे काही अधिकार असणार आहेत, ते आपल्याला सगळं पूर्ण द्यावे लागतं जो कामाला ठेवेल त्या व्यक्तीला. पण बालमजूर म्हटलं की अं मोठ्यांना पाचशे रुपये रोज द्यावे लागेल तर बालमजुराला शंभर-दोनशे रुपये देतात हातात टेकवतात. आणि मोठ्या पेक्षाही जास्त काम करून घेतात त्याच्याकडून. म्हणजे मग मोठ्याला दोन लोकांना जेवढे पगार देतो त्याचे ऐवजी चार मुलांना ठेवून त्याच्या निम्म्याच्या निम्म्याच्या पगार त्यांना द्यावा लागतो म्हणजे हे कारण आहे. की बालमजुरांना वाढण्याचे किंवा ठेवण्याचं अच्छा अच्छा म्हणजे ते पगार अं म्हणजे जो पगार देतात त्याची बचत होते त्यानंतर पाहिजे तसं पाहिजे तिथे तितकं बालमजुरांना तुम्हाला काम करून घेता येतं. म्हणून मग

आपले जे काही पंधरा आणि शक्यतो गावाकडे मुलं थोडी लवकर मोठी होतात. लवकर थोडीशी समजदार असतात परिस्थितीमुळे. तर मग त्यांना शहराकडे पाठवलं जातं. आणि मग शहरामध्ये मग त्यांच्याकडून मग कसं भरपूर income मिळतो मग त्यांना भरपूर पैसे मिळतो. त्या through. हे एक कारण आहे. त्याच्यामुळे मग हे सगळं असं आपण नाही म्हणू शकत की कायदा आला आणि मग कायदा आला तर मग कायद्यामुळे ते सगळं बंद होईल. असं सगळं एकदम अं शक्य नाहीये. पण मला असं वाटतं आपण जर सुरुवात केली तर याला कुठेतरी काहीतरी अं आळा बसेल. किंवा आळा बसायला सुरुवात तरी होईल. आवाज येतोय? Hello Hello आवाज येतोय का ऐकायला? Hello

काही नाही बसून आहे. क्या करतोय तू? खूप मस्त मोसम आहे बाहेर जेवण वगेरे केला आता मी फिरायला निगलो मी बाहेर आहो

आणि खूप थंड आहे थंडगार कोण कोण आहे तिकडे? आता कोणी आहे नही माझा कडे आता फिरायला मित्र वगेरे होते ते गेले आता. तुमचे मित्र. तीत

आता Exame आहे त करात लागेल न. exame नाही का अरे exame कासयाला यार Addmision केल झाल पाहिझे. आता exame च दिवस आल माहित कस पडल तुल आल नही आल किति येते नही येत?

हो असच मानून माणून दिवस चाले न. मी अजून तुझा किती पेपरा आहे अजून दोन दिवस बाकी आहे न?

तिन ची exame आहे दोन ची exame नाही राहे तुझा आवाज कमी येत आहे

घऱा कळ चे माहोल चांगल राहत काही नवीन झाल का नवीन वगेरे काहीच नाही फक्त माझी तब्बेत खराब झाली आहे हो weather change झाल यार कधी थंड कडी गरम आनी त्या वर एवढ headache

ऑफिस च काम चालूच आहे का काम चालू आहे पण सेलेरी नाही भेटत हे ना ते त प्रोब्लेम आहे

तुझा आवाज का क्लेअर नाही येत आहे बराबर ठेव ना

हो खूप हे होत आहे

तु बराबर ठेव ना मोबाईल आता येत आहे का तुला आवाज माझा हो आता येत आहे हो

अरे तु बराबर ठेव ना आपला फोन

आता येत आहे नंतर पुन्हा जाते कधी कधी माहित आहे का ते network आहे ना network मुळे होत्तात

सीम आहे जिओ माझ पण जिओ आहे माझ त नाही होत अस काही नाही माझ्या कड wi-fi नाही आहे न

तरी पण अस पण अटक नाही ना अडकते त्याचा त्याला माहित

wifi आहे माझ सोंग आहे माझा network नाही का network खूप bling होत आहे आनी येते कधी दुपारी तस झाल होत network एकदम गायबच झाल होत मझे mail पूर्ण pending वर होते अह त्या मुले मला खूप त्रास झाला आहे आणखी काय तुझी मम्मी वगेरे काय करत आहे मम्मी बसलाय मम्मी च उपास चाललआहे मम्मीच मामी वगेरे इडली खात आहे आता ये ग तुला इडली चरतो सकाळ पासून इ इडली असल मग आज

हो आनी आनी ते तुझी ते कोण

काय झाल आज मी आयस्क्रीम वगेरे आणून ठेवली होती

ति एकटी गेली दुपारी. मी आपला Office करतोय

आयस्क्रीम खाल्यानंतर ते पूर्ण भरली होती तेव्हा माहित पडल तिने भरली होती आयस्क्रीम हो हुशार आहे एवढी

कोनी अरे Freez ला नाही का lock लावल आहे ती lock ला चाम्मच न खोलून टाकते

नाही

हो आहे न तुझ्या कडे आहे न ती fridge आणखी काहीच नाही आणखी आले मित्र ते माझ मित्र सुमित माझ मित्र सुमित होत न

ते आल आहे ते बसल होत माझ्यसोबत बोलायला हा अच्छा दहा पंधरा मिनिट त्याच्या सोबत बोललो काहीच आता सांगत होत आता घरीच त्याला Project भेटला आहे न आता. हो हम्म इतक लेट हु मग का झाल तुझी तब्बेत ठीक नाही झाली का तब्बेत ठीक नाही झाली अरे काय म्हणे मग तो अं माझ मित्र नाही

तो सांगत होता Project भेटला हे ते सांगत होता Project बद्दल काही नवीन प्रोजेक्ट अस भेटल आहे यार हो का हं